एक लोखंडी खांब दिसत आहे उभा एक आडवा खांब दिसत आहे पिवळ्या रंगाचा त्यावरती गाडी उचललेली दिसत आहे खाली बघा एक टायर दिसत आहे.

एक नदी दिसत आहे बघा किती छान आहे आणि स्वच्छ पाणी असलेली ती नदी दिसत आहे नदीच्या मागच्या बाजूला बघा.

एक फुलाचं दुकान दिसत आहे बघा किती छान कलर कलर चे फुलं व हार दिसत आहे.

काही टोपल्या दिसत आहे टेबलावर ठेवलेले काही हार केलेले आहे.

काही वायर ची घडी करून त्या भिंतीला लावलेलं दिसत आहे काही थोडं पाणी दिसत आहे साचलेलं.

लाल पांढरा हिरवा रंग आहे एका झाडाला हाथ लाऊन दिसत आहे.

हि बघा काही दोऱ्या दोऱ्या ची जाळी दिसत आहे त्या जाळीवर चढण्याच काम असते आजूबाजूला बघा काही दोऱ्यांचे हे दिसत आहेत.

एक बॅग दिसत आहे त्याच्या खांद्यावर अडकवलेली मागच्या बाजूला काही घर दिसत आहे झाडा--

काहीतरी बनविण्याचा प्रयत्न चालू आहे मागच्या बाजूला बघा लोखंडी खिडक्या दिसत आहे.

एक इमारत दिसत आहे इमारत बघा लांब चवड्या आकाराची ती इमारत दिसत आहे काही खिडक्या दिसत आहे एक डिश --

अन्तीना लावलेला दिसत आहे खाली काही दुकान आहे दुकानाचे शटर लागलेले दिसत आहे एक पोस्ट बॉक्स दिसत आहे.

हॉटेल दिसत आहे हॉटेल मध्ये बघा किती छान लाईट लागलेले दिसत आहे एक दरवाजा दिसत आहे आजूबाजूला --

काच लावलेली दिसत आहे टेबल दिसत आहे ब्राऊन रंगांच्या खुर्च्या दिसत आहे.

गोटीव पेपरां ची ती डिझाइन केलेली दिसत आहे चौकोन चौकोन बॉक्स केलेले आहे कुठे बघा लांब असे बॉक्स ठेवलेले आहेत चौकोनी आकारा --

ते केलेले विविध प्रकारचे डिझाइन करुन ठेवलेले दिसत आहे.

एक घर दिसत आहे घराला बघा वर एक लाईट लावलेलं दिसत आहे काही बॅनर लावलेले दिसत आहे पिवळ्या पांढऱ्या रंगाचे.

खाली बघा एक दरवाजा दिसत आहे काही खिडक्या दिसत आहे पांढरा व निळा रंग दिलेला दिसत आहे विद्युत कार्यालयला.

एक गोलाकार विटांची भिंत बांधलेली दिसत आहे कंपाऊंड दिसत आहे लोखंडी तिकडे आतमध्ये बघा मंदिर दिसत आहे.

इकडे खाली बघा काही दरवाजे दिसत--

खाली बघा काही हिरवे गवत दिसत आहे व काही छोटे रोप दिसत आहे कुठे कुठे माती आहे.

एक रोड दिसत आहे रोडावरच्या उजव्या बाजूला बघा एक टू व्हीलर ची गाडी पार्क केलेली दिसत आहे.

काही पायऱ्या दिसत आहे आतमध्ये एक दरवाजा दिसत आहे काही खिडक्या दिसत आहे.

निळा रंग दिलेला दिसत आहे काही खिडक्या दिसत आहे बिल्डिंगा ला खाली काही दुकान दिसत आहे.

एक टेबल दिसत आहे टेबलावर बघा पांढऱ्या रंगाचा कपडा टाकलेला दिसत आहे त्या टेबलावर बघा काही झाडांची रोप दिसत आहे.

काळ्या रंगाच्या पन्नीमध्ये ते रोप दिसत आहे एक माणूस दिसत आहे पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घालून लाल रंगाची खुर्ची दिसत आहे.

एक इलेक्ट्रिक खांब दिसत आहे वरून काही वायर गेलेली आहे.

हे एक कॉलेज ची इमारत दिसत आहे बघा इमारत किती छान दिसत आहे बोर्ड दिसत आहे पांढऱ्या रंगाचा त्यावर नाव लिहलेलं दिस --

केट घातलेलं आहे व लाल पॅन्ट आहे तोंडाला मास्क लावलेला आहे.